एक झरणाचा आहे आणि हा झरणाचा पाणी खूप काचा सारखा जात आहे आणि हा च्या बाजू मधी खूपच मोटे मोटे दगड आहे आणि--

हे आणि हयाच्या झाड पण खुपच मोठे मोठे दिसत आहे आणि हा निसर्गासाठी खुपच छान दिसत आहे आणि खुपच मस्त आहे आजूबाजूला व्हिव .

हा एक चित्र एका वेगळ्या झराचा आहे हयाच्यात पाणी झाड पथर छोटे-छोटे गाव आणि छोटे-छोटे घर दिसत आहे आणि एकच मोठी भिंती दिसत आहे.

चित्र एक समुंदरच्या किनार्‍या कडे रोड जातो तसा दिसत आहे हे.

तिकडे खूप सारे फुग्गे आणि खूप सारे नवीन नवीन वस्तू--

पेट्रोल पंप पर पेट्रोल डिझेल आणि सी_एन_जी गॅस पण मिळत आहे इकडे सगळी वाहने येतात मग ते मोठी गाडी बाइक्स स्कूटर वगैरे ये तात.

त्याच्या बाजूलाच एक नेक्षा सर्विस सेंटर पण याल साइड ला दिसत आहे.

असा हा चित्रात दाखवला आहे.